सायकल वर दोन मानस जाताना दिसतंय.

खाद्य पदार्थ दिसत आहे. व हे--

व्हय दगडीनि ना पूर्ण अस--

स्वीट च पण त्यांनी दूध डेरी मध्ये अट्याच केलेलं ये.

या चित्रात आपल्याला एक जाम दाखवलेला--

व या ग्राऊंड ला खाते वगैरे देईन.

कांपूटर समोर एक स्क्रीन वगैरे लावलेली दिसत आहे.

दिसत आहे आणि तिथ मानस एंजॉय म्हणजे धरण ते--

शाळा दाखवण्यात आलेली आहे कॉलेज मोठे --

जॉइंट केलेले दिसत आहे. व तिथ--

दोन मूल चढलेले दिसत आहे.

तिथ प्रवाशी झोपलेले दिसत आहेत दोन तीन--

कामची पण एक कला असते.

इकडे एक कॅन्ट्रक्शन च काम चालू आहे.